बहोत सारे लोक उभे आहे तेथी एक माणूस नारळ पाणी विकत आहे तेथी बहोतजन लोकं हिंडत आहे तेथी लई जण इकड तिकड हिंडत आहे.

बसून आहेत तेथील माणसं बहोत हिंडत आहे बहोत माणसं गाड्या घेऊन जात आहे तेथी बहोत सारे--